इथे एक कॅट आहे इथं अं एक दरवाजा आहे दोन खिडक्या आहेत बाजूला एक बाईक आहे इथलं वाताव अतिशय सुंदर वातावरण आहे इथे.

इथे एक शॉप ए दुकानाचं हां तिथं एक ठेवण्यात आलेलंए अतिशय सुंदर आहे तिथ परत फ्रिजर आहे तिथं फ्रिझर मध्ये बॉटल ठेवण्यात आलय आंब्याचं ज्यूस पाणी बॉटल --

मोठ मोठ्या खुर्ची ठेवण्यात आलेले आहे एकी इकडे कोरड्या कलरचा लाईट दिसतो आहे तिथे त्याचा छान उजेड पडण्यात येते अं मधली मस्त व्हाईट कलरचे असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे परत रेड --

शर्ट घातलेला आहे. त्यांनी शूज घातलेले आहे. रंगाचा तिथला वातावरण दिसत आहे.

कुंकू आता लावण्यात आलेला आहे. हत्तीला एक माणूस त्या हत्ती वरती उभा आहे.

आं इकडे पत्राचे असतात ना ते.

इथे खूप जागरण असं अतिशय सुंदर अहं बघण्यासारखा आहे.